आपले जे मित्रमैत्रिणी आहे त्यांच्याशी जे समंध आहे ते चांगले व्हायला लागत नवीन गोष्टी शिकायला भेटतात अह जस कि पिकनिक ला गेल्या वरती माहिती खूप मिळते कारण बरंचसं मुलं असे शहराच्या ठिकाणी आलेले आहेत त्यांना गावाकडेच वातावरण देखील माहिती नसतं जेव्हा ते शेतात ते जातात तेव्हा त्यांना शेती वगैरे माहित होते तर जे जे एकेच ठिकाणी राहून माणूस किती बोर होतो ना म्हणजे आपलं त्या कामाच्या ठिकाणी राहायचं त्या कामाच्या ठिकाणी राहून मनुष्य बोर होतो तर मग माणसाने कुठंतरी फिरायला पाहिजे म्हणजे आपण कामा पासून कुठंतरी थोडासा आनंद घेण्यासाठी माणूस छान राहू शकतो तिकडे बाहेर गेल्याच्या नंतर हो आणि ट्रिप गेल्याच्या नंतर असं होत नाही कि विध्यार्थ्यांना देखील आनंद होतो असं म्हणजे शिक्षकाना देखील खूप आनंद होतो शिक्षक देखील म्हणजे मुलांमध्ये खूप इंवोल होतात अश्या गोष्टी मध्ये हा कुठंतरी बालपण जाग होत आणि खरंच आपण फिरायला गेलो होतो तर कुठंतरी गेलोत ना खूप आनंद होतो आणि खूप चांगल्या गोष्टी आपल्या सोबत होतात पाणी म्हणजे आपल्याला निसर्गाचीत्याची माहिती होते ते काढलं वातावर आपल्याला असते हो तुला माहित आहेका तू याला गेली आहेका म्हणजे तू family trip सोबत गेली आहे का तुमची family trip गेली आहे का हो आम्ही तिथं गेलेली आहे तिथे म्हणजे आम्ही शेतांत वगैरे गेलो आहो जसेकी तुला माहिती असेलचकी हुरडा पार्टी ते त्याच्यामध्ये देखील आम्ही ट्रिप वरती गेलेलो आहे अरे हुरडा पार्टीची तर खरंच मस्त म्हणजे सांगड्या फॅमिली ने जायचं थोडे फार मित्र फॅमिली

हो आमच्या शेतामध्ये आम्ही आई पप्पा असतो इथे आम्ही असायचो सगळे आम्ही बहीण भाऊ आम्ही असे चिवडा न्यायचो मुरकू न्यायचो तिखट मीठ न्यायचो काहीतरी खायला न्यायचो आणि हुरडा पार्टी माझी आई माझी आई पप्पा ते हुरडा तयार करायचं आणि तसाच खूप स्वादिस्ट असतो आणि ते आपल्या शरीरा साठी पण खूप चांगलं असतो

कुठंतरी पाणी असत त हिरवळ असत खूप छान वाटत आम्ही picnic ला सर्वच जायचो शाळेला अस्तास्तनी मित्रमैत्री जायचो सर पिकनिक न्यायचं खूप भारी वाटत पिकनिकला गेल्यास हो पिकनिक हे खूप भारी वाटतात picnic ला

जलप्रदूषण, वायुप्रदूषण हवा, प्रदूषण इत्यादी तर त्याच्यात प्रकारची एक माहिती आपण वायु प्रदर्शनाबद्दल माहिती घेणार आहोत तर आजच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान कमालीचे विकसित झालेली आहे, त्यातच लोकसंख्या वाढ आणि भौतिक सुविधांचा वापर देखील वाढला आहे परिणामस्वरूप जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण वाढलेली आहे, त्यातील वायुप्रदूषण मानवास अत्यंत धोकादायक ठरत आहे, वायुप्रदूषण म्हणजे हावेची दुषित स्थिती मानवी लोकसंख्यावाढ ही भौतिक संसाधनांच्या वाढी व वापरास कारणीभूत ठरठरत आहे, त्यामुळे अशा संसाधनांचा वापर आणि निर्मिती आहे हवेचे प्रदूषण घडवून आणत आहे त्याचा परिणाम म्हणून नैसर्गिक हवा आणि पर्यावरणात दुसरी झालेली आहे, वायुप्रदूषण घडण्यामागे विविध कारणे सांगता येतील प्रथमतहा औद्योगिक कारणे पाहूया मोठ मोठे कारखाने आणि उद्योग यामध्ये ज्या रासायनिक प्रक्रिया होत असतात, त्यातून विषारी वायू बाहेर पडतात, ते खुल्या हवेत मिसळतात आणि हवा प्रदूषित करतात वायुप्रदूषण हे वैयक्तिक स्तरावर देखील घडत असते, त्यामध्ये विविध प्रकारच्या वाहनांचा वापर समाविष्ट आहे, आज दळणवळण आणि प्रवास वाढल्याने वाहनांचा वापर अति प्रमाणात होत आहे उद्योग वाढल्याने मालाची वाहतूक करणे प्रवासासाठी खाजगी वाहन वापरणे अश्या बाबी खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत, उद्योगधंदे किवा वाहनांचा वापर यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने, त्यातून बाहेर पडणारे विषारी वायू हे मानवी आरोग्य आणि पर्यावरण बिगळवत आहेत, ध्या शहरी भागात होणारे प्रदूषण पाहता तेथे स्वच्छ हवा मिळणे अशक्य झाले आहे मानवास निरोगी राहण्यासाठी हवेतील oxygen श्वासावाटे शरीरात जाणे आवश्यक आहे, परंतु प्रदूषित भागात carbon युक्त विषारी वायू शरीरात जात आहे, त्याचा परिणाम म्हणून श्वसनाचे आजार वाढलेले आहेत तसेच, वायुप्रदूषणामुळे वीशारी वायू ढगात मिसळले जाऊन आम्ल पर्जन्य देखील होत आहे, शहरी भागात वाहनांचा गरजेपुरता वापर करणे तसेच प्रदूषण व करणार्या वाहनांचा वापर टाळणे जवळच्या ठिकाणी पायी चालत जाणे, अथवा सायकल वापरणे, औद्योगिक वसाहत निर्मिती शहरापासून दूर करणे असे काही उपास उपाय असू शकतील, ज्याद्वारे वायुप्रदूषण कमी होऊ शकेल प्रत्येक प्रकारचे वाहन आणि उद्योग यावर काही पर्यावरण पूरक नियम आणि कायदे व्हायला हवेत ते नियम वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर पाडले जाणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सध्यस्थितीत आणि भविष्यातसुद्धा वायुप्रदूषणाने मानवासाठी कधीच जावंह असणार नाही या माहितीद्वारे आपण पाहिलं की वायु प्रदूषण किती घातक आहे, त्यामुळे किती प्रकाळात प्रकारात माणसाचे नुकसान होऊ शकते, आणि, त्यावर कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना आपण करू शकतो याची माहिती आपण घेतली, तर वायू हा पंचमहाभूतीत भूतातील एक महाभूत आहे, वायू जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतो, प्राणवायू कमी मिळाला तर सजीवांना जगणे अशक्य असते, अन्न व पाणी यांच्याविणा काही काळ काढता येतो, पण हवे वीणा जगतच येत नाही हवा ही आपल्याला मोफत मिळत असल्यामुळे आपल्याला तिची किंमत वाटत नाही, त्यामुळे आपल्याकडून ती अनेकदा दूषित केली जाते, शहरात असे काही कारखाने असतात की त्यातून सोडलेल्या वायूमुळे, हवा प्रदूषित होते, अनेक ठिकाणी शौचालय नसल्यामुळे लोक वाटेल तेथे घाण करतात, त्यामुळे हवा प्रदूषित होते, त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच सहन करावे लागत्यात वायू प्रदूषनाणे अनेक रोग पसरतात, मी वेगवेगळ्या साथीचा प्रसार होतो, काही लोकांना त्वचा रोग होतात, साफ सफाईचे कामे करणार्यांना पुष्कळ, पुष्कळदा, वायू प्रदूषणामुळे मृत्यूही होतो खाणीत काम करणार्यांना हा धोका संभवतो तेव्हा वायुप्रदूषण होऊ नये याची माणसानेच काळजी घ्यायला हवी, तर अशा प्रकारे वायुप्रदूषण आपण कसं टाळू शकतो? याची आपण माहिती घेतली वायुप्रदूषण हा ही अत्यंत सर म म महत्वाची आणि गंभीर अशी समस्या, आपल्यापुढे निर्माण झालेली आहे ज्यामुळ ज्यामुळे आपल्या जीवनात अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारचा आजार आणि अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण झाले आहेत आणि त्यामुळे, आपले जीवन आपले आयुष्य हे कमी होत चालले आहे वायुप्रदूषण तेव्हा उद्भवते जेव्हा वायू, कण, आणि जयविक रेणूंचा समावेश असलेल्या पदार्थांची हानीकारक, किंवा अत्यधिक प्रमाणात पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला जातो, वायू प्रदूषणा अं प्रदूषण म्हणजे वातावरणाचे मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात, तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते

वायुप्रदूषणाची व्याख्या इतर प्राण्यांना, पक्षांना व वनस्पतींना हानिकारक असलेल्या घटकांनाही लागू झाली, सध्याच्या युगात हवामान बदलास जबाबदार असणारे घटक हे देखील वायुप्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मानले जाते, तर वायुप्रदूषणासाठी कोण कोणते घटक कारणीभूत आहेत, सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रदूषक घटक, जसे की, नैसर्गिक हवेतील जे पदार्थ अथवा घटक, मानवी प्राणी, पक्षी, वनस्पती, उपयुक्त जंतू यांच्या आरोग्यास व जीवनास हानिकारक आहेत, तसेच जे हवामान बदलास कारणीभूत आहेत, त्यांना प्रदूषक घटक असे म्हणतात Sulfur dioxide जेव्हा कोळसा किंवा रोकएल जळते, तेव्हा त्यामध्ये असनाऱ्या गंधकाचे sulfur चेही oxidation होते व sulfur dioxide तयार होतो, sulfur dioxide पाण्यात लवकर विरून जातो जर हवेत sulfur dioxide चे प्रमाण जास्त झाले, व त्या काळात पाऊस पडला तर त्याचे पाण्यामध्ये मिसळून sulphuric आम्ल तयार होते, व यामुळे वायुप्रदूषण होतो, वायुप्रदूषणामुळे आणि एक प्रकारच्या समस्या भेडसावत चालले आहेत, तर त्याचे परिणाम काय होतात तर वायुप्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम श्वसनसंस्थेवर होतो, वर नमूद केल्याप्रमाणे विविध प्रदूषक घटके, श्वसनव्यवस्थेवर हल्ला चढवतात, ozone, nitrogen, dioxide हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात Ozone फुफ्फुसांमधील पेशीना नष्ट करून फुफ्फुसे कमजोर करतात, त्यामुळे दमा वाढीस लागतो, शिवाय oxygen मधल्या blood मधल्या oxygen चे प्रमाण कमी होते, व त्यामुळे आपल्याला anemia सारखे आजार होतात, हा वायू अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो

sulfur dioxide व nitrogen dioxide मुळे आम्लधर्मी पावसाची निर्मिती होते, मग त्याचे विपरीत परिणाम जमिनीवर व पिकांवर होतो Rubber, ozone च्या संपर्कात आल्यामुळे, ते कडक बनते व त्याचे आयुष्य कमी होते, तसेच ozone च्या अस्तित्वाने कपड्यांचे रंगही, गाड्यांचे रंगही, फिके होतात, ताजमहाल, greece मधील acropolis या व जगातील इतर महत्त्वाच्या वास्तूंचे सौंदर्य देखील वायू प्रदूषणामुळे कमी झाले आहे, साध्या बांधकामाचे आयुष्य कमी होते, हवा मानाचा वायू प्रदूषणावर काय परिणाम होतो? वायुप्रदूषण कमी जास्त होण्यात हवामानाचा खूपच प्रभाव असतो, जमिनीवरील तापमान, हवेतील तापमान, वातावरणातील वरच्या भागातील तापमान, इत्यादी प्रदूषण पसरवण्यात, किंवा एकटवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात, सामान्यतहा वातावरणातील वरच्या भागात तापमान कमी असते, व जमिनीवर जास्त, काही वेळेस वातावरणातील वरच्या भागातील तापमान, हे जमिनीवर तापमानापेक्षा जास्त होण्याचे होण्याच्या घटनेस इंग्रजीत, inversion असे शास्त्रीय सद्य आहे, आता हे झालं जगाबद्दल सर्व सामान्य गोष्टी वायुप्रदूषणाच्या, तर भारतातील वायुप्रदूषण बद्दल आपण माहिती घेऊयात भारतात गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने, अतिसूक्ष्म धुलीकणांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे, शास्त्रीय नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या माहितीनुसार शहरातील दहा मायक्रोमीटर पेक्षा लहान कणांत

भारतातील सर्मोवात मोठी शहरे या प्रदूषणाच्या विळख्यात असून दिल्ली, कानपूर, पुणे, banglore, ही शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत मोडतात, सूक्ष्म वाती, सुक्ष्म धुलीकणांची आरोग्यासाठी मर्यादा काही तासांसाठी पन्नास PPM इतके आहे, व त्यापेक्षा अधिक गेल्यास आपल्याला वायू प्रदूषणाच्या समस्या जाणावू शकतात, आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार, वेगवेगळ्या प्रकारचे रोग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला, आपल्याला त्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे आपण वायु प्रदूषणासाठी जास्तीत जास्त त्याला रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत व त्यासाठी उपाययोजना देखील करायला हव्यात पन्नास रुपये सदतीस रुपये loss मध्ये ते सोडून द्या. live position दिसतेय इथे मला open एक spot price वर नाही करता येते ते. spot price नाही करता येत. live position दिसतेय का open दिसतेय ना पन्नास रुपये loss खाली बघा इथे. म्हणजे मी chart मधनं buying केली. माझी buying झाली. okay इथं मला दिसतंय पंचवीस रुपये loss आता मित्रांनो मला इथं लावायचा आहे, stop loss ठीक आहे, मला इथं लावायचा आहे Stop loss किंवा मला लावायचे आहे target target लावायाचा direct target लावायचं की stop loss सांगा तुम्ही. Yes Mobile वर exit करू शकता. laptop वर लावून mobile वर exit करू शकता. target लावलयं की stop lossstop loss लावलयं, ठीक आहे.

stop इथे जी stop limit निवडणार, मित्रांनो लिहून घ्या, हे जे तुम्ही लिहून नाही घेतलं तर तुम्हाला नाही समजणार okaystop limit निवडणार मी. stop limit निवडली. trailing दाखवतो ना तुम्हाला मी trailing दाखवतो. Stop limit निवडली? कितीची stop limit लावयाची आहे. एकशे तेवीस. okay आणि तुमची limit price किती पाहिजे? limit price छोटी पाहिजे. एकशे बावीस. stop price मोठी पाहिजे, तुम्हाला माहितेय. Trigger price आणि limit price असतं ते. Sale केलं. okay इथे बघा, order तुमची submitted झाली. या ठिकाणी. okay आता जरा refresh करूया थोडंस refresh करूया हा chart हे बघा. माझी Stop loss इथं लागलेली आहे. दिसतोय सर्वांना stop loss लागलेला? दिसतोय का? Stop loss लागलेला दिसतोय? परत सांगतो. परत सांगतो, ठीक आहे. Stop loss काढला मी येथून Delete केला. एका minute त delete झाला. बघा माझा profit चालू आहे आता. तिशने रुपये profit झालं. time pass साठी तुमच्यासाठी घेतलेला तिनशे रुपये profit झालं. ठीक आहे? इथं बघा stop loss लावायचा. खाली आलो इथं plus वर click केली. third option निवडला. Plus वर click केली Third option निवडला. okay third option निवडला. third option निवडल्यानंतर Stop limit शेवटचं option stop limit stop limit नंतर येथे गेलो, stop price टाकली. stop price मला काय टाकायची आहे एकशे चोवीस. okay एकशे चोवीस stop price टाकली.

stop loss लागला माझा इथे. stop loss लागला ना माझा? Yes आता मी हा trail करू शकतो. okay माझ्या हातांनी मी trail करू शकतो. कसा? मी इथे click करणार येथे click करून याला move करणार. त्यानंतर modify करणार. परत खाली limit आहे, त्यालापण move करणार. परत modify करणार. जसं, जसं मित्रांनो माझं profit वरती वरती जाईल, माझा stop loss हाताने trail करणार. आता बघा profit माझा चारशे रुपये आहे.

ठीक आहे. असं काही Seconds मध्ये आपण वर करू. समजा अजून वरती आणला. modify करणार. जसंजसं market वरती जाईल, मी Stop loss वरती आणणार. modify करणार. hit होईल बघा. hit झाला तर मला profit होणार. बघुया. तसं yes profit करून घेतोय. म्हणूनच trade करतोय. अह अह अशा प्रकारे तुम्ही trail करू शकता. तुमच्यासमोर दाखवलं बघा मी. profit होतयं ना, मला? Yes, trailing stop loss automatic पण आहे, तोपण तुम्हाला दाखवतो. automatic पण आहे. पण हे अस मला असंच Feature भेटलं ती मी वापरतो. दोन फक्त order तुम्हाला trail करवले. बघा किती trail केले? मी पंधरा point trail केले.

बघा मी अजून trail करत चाललोय. ठीक आहे? okay बावीस point भेटले मला. बावीस point भेटले. तुमच्यासमोर trading चालू आहे. बघा, किती फटाफट order कळतायेत, किती फटाफट order पडतायेत. मित्रांनो माझी order execute झाली इथे. okay माझी order जी आहे execute झाली. किती profit झालं मला? किती profit झालं सांगा? तुमच्यासमोर trade केलाना? किती profit झाला? Okay आणि हा एकच lot होता. एक lot होता. तेराशे चाळीस रुपये profit झाला. याला का म्हणतात? याला म्हणतात scalping फटाफट scalping गेल तर दोनशे रुपये गेले असते, आले तर तेराशे आले. ठीक आहे, आता याच्यापैकी पुढचे माझे चार trade जरी loss मध्ये गेले तरी मला loss नाही होणार. असं scalping चं असतं. ठीक आहे, आपण शिकू ते हळूहळू, तुम्हाला example दाखवतो. असा हे जो माझ्या हातात, हे जे मी काय केलं असतं? आता हे जर मी दुसऱ्या कोणत्या broker कडे केलं असतं, तर मला Button दाबावी लागली असती ना? फटाफट. मला button दाबावी लागली असती, तर Stop loss trail करा मग तो edit करा, एवढा माझ्याकडे वेळ नाहीये. कदाचित माझं चुकलं असतं. माझं ते stop loss already hit झाला असता. ठीक आहे? stop limit आता मी stop limit का लावलं? बघा. Stop limit चा अर्थ काय? stop limit म्हणजे stop loss order पण limit order म्हणून stop limit लावली. clear झालं सर्वांना? okay हे Session मधनं हजार रुपये profit तं आला. अं so अशा प्रकारे फक्त तुम्हाला

okay हम्म so अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये trading करू शकता. एकमद सोपं आहे, Right Click करायची, येथे बघा. Right Click पण नव्हे. हेच्यावरती click करायची. buy करायचे, Sale करायचे, काहीही करायचं. तुम्ही या गोष्टी करू शकता. okay तसपण तुम्हाला भेटते येथे. so हे झालं trailing stop loss त्यानंतर मित्रांनो, अजून एक option असतो, trailing stop loss चा. जो असतो, Directly ह्याच्यामध्ये ठीक आहे, directly ह्याच्यामध्ये जो option असतो. आता मी तुम्हाला अं दोन मधनं अं लावून दाखवतो.

okay orders नाहीयेत कोणत्याचं. ठीक आहे. अं कोणतं आपण? आपण इथेच buy करून बघुया का? इथेच buy करूया का एक? परत buy करूया का एखादा? okay KYC होत नसेल, तर तुम्ही Support ला मित्रांनो Contact करू शकता. तसं काय problem नाहीये. okay हा निफ्टी फिफ्टीचा chart आहे. अन आपण ह्याच्यामध्ये बघुया. ठीक आहे. आता market कुठे आहे? सतरा आठशेला आहे. समजा मी सतरा नऊशेचा put मला buy करायचा आहे? right click केली, option open केली. सतरा नऊशेचा put option बरोबर ना? put option हाच आहे ना? Chart त्याचा open केला. okay सतरा नऊशेचा put चा chart open झाला का? सतरा नऊशेचा put चा चार्ट झाला का open? झाला नसलं तर मी ते buy करतो. plus वर Click केली. buy केलं. market auto buy मी market auto ला करतोय. order झाली. माझी order झाली का मित्रांनो येथे? झाली ना? order झाल्यानंतर मी येथे आलो. order झाल्यानंतर मी आलेलो आहे, इथे. orders मध्ये positions मध्ये आलो. माझी Order मला positions मध्ये दिसते.

So आता मला trailing stop loss लावायचा आहे. trailing stop loss लावायचा आहे. ह्याच्यावरती click करणार plus okay so इथे मला option येतो बघा. directly stop loss चा इथे option असतो. show option दिलात? Free Call Order मी येथे लावू शकतो. trailing चा option नाहीये. trailing चा option मला आपल्या application मधनं पण भेटतं. इथं जी order टाकेन ना, तो option मला आपल्या application मध्येसुद्धा भेटतो. may be मला orders मध्ये option आहे का मला एकदा बघुदे. positions मध्ये गेलो. एक minute हं. हं. इथं बघा option आलं बघा. मी position वर Click केली. position वर Click केल्यानंतर मला option आला, आला का? Yes हितं बघा. तुम्ही ते तुम्हाला सांगतं तुमची position naked आहे, त्याला stop loss लावा. okay त्याला stop loss स्वतः तुम्हाला सांगतंय. Click केली मी stop loss वरती. मला लावयचं आहे trailing stop loss so मला आता लावायचा आहे trailing stop loss सध्या कुठे चालू आहे, हा trade सध्या कुठं चालू आहे माझा? एकशे तीसला चालू आहे. मला trailing stop loss लावयाचा आहे, एकशे सत्तावीसला किंवा एकशे सव्वीसला एकशे सत्तावीस okay एकशे सत्तावीस येणार. एकशे सत्तावीस येणार. सध्या चालू आहे बघा एकशे एकतीसला चालू आहे. ठीक आहे. तर एकशे अठ्ठावीस मी करतो. एकशे अठ्ठावीस करतो आणि trigger price माझी थोडीशी मोठी येणार. एकशे अठ्ठावीसपेक्षा थोडी मोठी येणार. एकशे अठ्ठावीसला already आलाय, so थोडं खालीचं लावूया आपण. Okaytrigger price मी एकशे अठ्ठावीस टाकतो आणि limit price थोडी लहान टाकतो एकशे सत्तावीस point पाच टाकतो. एकशे अं सत्तावीस टाकतो. ठीक आहे. आणि trailing jump trailing jump म्हणजे म्हणजे जेवढं मार्केट वाढेल तेवढा माझा stop loss एकएक point वरती जाणार, market वाढेल तसा. okay market नाहीच वाढलं, तिथंच राहणार, मी hit होणार. So मी sell वर click केली. माझा stop loss लागला बघा. trailing stop loss माझा लागलेला आहे, एकशे अठ्ठावीसला hit झाला? तो hit होऊन जाईल. जर market वाढलं तर automatically trail होणार. बघा एकशे एकोणतीसला चाललंय market ठीक आहे? automatically तो stop loss माझा order लागलेला आहे. orders मध्ये जर, गेलात कि तो orders मध्ये गेल्यानंतर TSL मध्ये तुम्हाला दिसतोय बघा. orders मध्ये TSL मध्ये trailing stop loss दिसतोय माझा? एकशे अठ्ठावीसला लावला, एकशे सत्तावीस limit चं इथं एकची jump आहे.

okay आता may be माझा stop loss hit झालाय. का झालाय कारण maret एकशे अठ्ठावीसला आलं. बहुया आपण. एकदा refresh करून बघुया, झालंय का? सगळं refresh मारून बघुया. okay माझी order बघा. इथे hit झाली ठीक आहे? म्हणजे मला किती, दोन रुपयाचा Loss झाला. total माझा किती आहे? loss okay इथे काही येत नाही का? positioins मध्ये जाऊन बघुदे. okay total मला बघा आजच्या दिवसाचं मगाशी profit झालेलं तोच आहे. या trade मध्ये मला पंचावन्न रुपये profit झाला मित्रांनो. हा जो trade आहे, पंचावन्न रुपये profit झाला. का झालाय़ बघा. पंचावन्न रुपये Profit झाला. आणि मी trailing stop loss लावलेला. थोडासा वरती गेला. किती लावलेला एकशे अठ्ठावीस आणि एकशे सत्तावीस लावलेला? एकशे अठ्ठावीस आणि एकशे सत्तावीस लावली होतीनां? limit, so तो एकशे अठ्ठावीस point सहापर्यंत गेला trail होत होत. आणि हा पाच point वरती गेला. so मला पंचावन्न रुपये Proft झालं. जो मी सकाळी एक trade केला, त्यास सदतीस रुपये loss होता. आता मगाशी trade केला त्यात तेराशे रुपये आले. total मला तेराशे रुपये पंच्यानवचा Profit आज झालेला आहे. okay परत शिकावायचं असेल तर परत मला सगळं करावं लागेल. brokerage फक्त वीस रुपये जाणार. वीस रुपये Per order वर जाणार brokerage वीस रुपये per order brokerage जाणार. जे normal सगळ्या broker कडे तेवढंच जातं. वीस रुपयेच जातं. त्याचं तुम्हाला काही वेगळं नाही. वीस रुपये, वीस रुपये brokerage जात, आणि महिलांसाठी दहा रुपये दहा रुपये जाणार. प्रत्येक broker कडे buy आणि sell ला brokerage लागतं. कोणताही broker बघा इंडियातला brokerage लागतं. Yes वीस, वीस चाळीस जाणार. training अशा प्रकारेच आहे. तुम्ही इथं live market मध्ये trade करू शकता. करूनसुद्धा दाखवलं. तिथं profit आला. कारण मला वाटलेलं market तिथं Stop loss झाला. ठीक आहे. per lot नाही लागत. Per lot brokerage नाही लागत कधीपण. तुम्ही एका lot तिथे शंभर lot घेतले, समजा तुम्ही शंभर lot घेतले असते. तरी तुम्हाला ते वीस रुपयेच जाणार Per order brokerage जातं. order lot नाही जात. ठीक आहे. नाय, नाय. ऐक तुम्हाला एक doubt आलाय. तुम्हाल एक doubt आहे. चांगला Doubt आहे लक्ष द्या. ते trailing stop loss जो आहे, trailing stop loss तो market वरती जाईल तसा automatically वरती जातो. जो मी आता app मध्ये लावला तो. पण market खाली जाताना तो खाली नाही जात. market खाली जाताना खाली नाही जात तिकडे थांबतो. जो मी येथे stop loss लावला आणि market खाली आलं तर hit होणार माझा. जर वरती गेलं तरच वरती जाणार. तसं नका समजू की खाली जातो तर खाली जातो. कसली link हवीये तुम्हाला? महिलांसाठी दहा दहा रुपये brokerage कसं हे वाल्यांना विचारा. ते आपले आपण नाही ठेवलंय ते. आणि चांगलं आहे ना? महिलांना ती लोकं प्रोत्साहन देतायंत, चांगली गोष्ट आहे. प्रत्येक काही questions आहेत का तुमचे? ज्यांचं account traded आहे, त्यांना ती link भेटणार. ही अशी आहे, stop loss बरोबर. ठीक आहे, मित्रांनो ही तुम्हाला Concept समजला का? live market मध्ये trade केलं, आणि त्यांचं account अजून traded नाहीये पटकन trade करून घ्या एकच तास राहिला आहे market मध्ये खाली पडत असेल तर hit होणार तो. खाली पडताना market stop loss hit होणार, काहीच नाही करायचं. market stop loss मध्ये घ्यायचा आणि बाहेर पडायचं. काय करणार आपण Stop loss झाला तर. Yes order place केल्यावर exit कसं करावं. चांगला Question आहे. ती परत दाखवतो. order place केल्यावर Exit कसं करायचं? समजा मी इथं buy करतोय मित्रांनो, माझा हा chart आहे इथे. Okay सगळं मी घालवतो पहिलं. plus चा option आला. Plus वर Click केली buy केलं. परत एकदा buy करतो, बघा buy केलं. market order केली. buy झाला. माझां इथं buy झाला मित्रांनो. समजलं तुम्हाला? buy झाला ते कळलं. Yes buy केलं.

काय करणार मला सांगा? बाजूला option दिसतोय Cross चा बाजूला Cross चा Option दिसतोय का, तुम्हाला? चार lot ची order टाकली होती execute होताना एकएक lot नाही execute होत. जास्त lot ची टाकली तरच होते ते. Okay मी ह्याच्यावरी Click करणार. ह्याच्यावरी Click केल्यानंतर मला option येतो Close position तर Close position वरती मी Click केली, तर माझी position जी आहे ती Close होऊ शकते, या ठिकाणी समजलं? इथं बघा. Loss चाललाय शंभर रुपये loss चाललाय. दिसतंय ना सर्वांना. okay येतेय ते Green मध्ये ते. okay ठीक आहे. इथे Cross वरती Click करायचं आणि Click केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये close position चा एक option येईल. तो जो तो जर नाही दाबलात तर तुम्हाला problem येणार okay तुम्हाला target जर लावायचं असेल समजा target लावायंच वरती यायचं Click करायची. Sale वर Click करायची. Sale stop limit वरची लावायची. समजा Sale stop target मला लावायचे आहे, किती point चं? अं one fifty five

one fifty nine पाहिजे. okay order लावायची. stop limit नाही limit order लावायची stop order फक्त stop loss साठी. Yeslimit order लावायची एकशे एकोणसाठी लावायचं आणि exit होतं का? इथं बघा माझी sale order लागली म्हणजे माझं target लागलं. याला मी म्हणणार target माझं target आहे. okay इथंपर्यंत गेले तर ते आपोआप hit होणार. target हे direct sale order लावायची. मी target cancel केलं. तर नंतर मी order cancel केली, माझी position येथे exit झाली. okay माझी position exit झाली. झाली का exit आता मला हेच्यामध्ये जवळपास एक तीनशे का साडेतीनशे रुपये काही तरी loss झाले. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये trade करू शकता. easily trade करू शकता. total profit तरी नऊशे रुपयांचा पंच्याहत्तरमध्ये आहे मी okay

दोन्ही लावू शकता. पण तेवढा Fund तुमच्या account ला पाहिजे. stop loss आणि target हे दोन्ही लावू शकता. पण तेवढा fund तुमच्या account ला जास्त पाहिजेना. तो ती bracket order झाली ती. bracket order ला फंड जास्त लागतो.

lock जस असतील ना Feature तर KYC नीट करून घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला stop loss आणि target एक साथ लावायची काय गरजच नाहीये. Stop losee लावा आणि तो trail करा. जेवढं मोठं taget भेटतं तेवढ घ्या. target कशाला लावताय? stopp loss लावलंय ना बस झालं. trail करा. target लावल्यामुळे तुम्हाला मोठं target नाही भेटत market मध्ये. market मध्ये तुम्ही कधीही target decide नाही करायचे. target किती भेटेल हे तुम्ही Decide करायचं नाही. ते market ला करू द्या. आपण फक्त Stop loss decide करायचा. okay ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला मोठं target भेटत नाही. माझ्या trade मध्ये तुम्ही बघाल कधीही target decide केलेलं नाहीये. because मी target लावत नाही. मी आजसुद्धा तुम्हाला target शिकवणारच नव्हतो. पण तुमच्यातील कुणीतरी message केला. okay Chat Reply येत नाही. trading view मध्ये धनमध्ये chat reply येत नाही. delivery मध्ये share buy करायला सोपं आहे ना? delivery मध्ये share buy करणं एकदम सोपं आहे. एक minue एकदम सोपं आहे ते. समजा कोणता Share buy करायचा आहे, तुम्हाला. एचडीएफसी लाईफ करायचा? एचडीएफसी लाईफवर Click करा. buy वर Click करा. buy वर Click केल्यानंतर तो तुम्ही गोष्टींसाठी buy करा. trading ला पाहिजे की investing ला पाहिजे? Share trading ला हवा आहे की investing ला? मला सांगा.

investing वर click करायची share buy करायचा. limit price market price जे काय पाहिजे, त्याल तुम्ही buy करा. buy वर Click करा. आता मला नाही buy करायचा हा. सांगतोय मी तुम्हाला. कळाल ना सर्वांना एवढं? समजला का सर्वांना एवढं? Yes MISConvertempty off म्हणजे margin credit funded ते नका करू. margin वगैरे use नका करू. loan घेऊन काय करू नका. stop loss लावलेला असताना direct exit होऊ शकतो. एक minute चांगला question आहे. असे चांगले question विचारा जरा मजा येते. येथे बघा. stop loss तुम्ही लावला समजा तुम्ही. समजा तुम्ही लावलेला आहात stop loss हा stop loss आहे. आणि इथे तुमचं market चालू आहे. हे तुमचं market चालू आहे. okay तुम्हाला आता असं वाटतंय की market खूप पडतंय, मला stop loss जाऊ दे, मला इथेच Exit करायचं आहे, बरोबर? किती जणांना असं होतंय? stop loss जाऊ दे. मी जिथे आहे, तिथं Exit करतो. पैसे add होत नसतील ना, तर तुमचा KYC चा issue आहे. Yes तर तुम्ही काय करायचं, पहिला stop loss delete करायचा, Stop loss वरती Cross असतो बघा. Stop loss वर तुम्हाला Cross चा option असतो ना एक इथे Cross चा option असतो त्यावरती Click करायची. तो पहिला Delete करायचा. पहिला तो Delete करायचा आणि मग तुमचे हे Exit करून टाकायचे. झाली position exit पहिलं stop loss delete करा. Support ला contact करा धनीच्या. काय issue असेल तर. तर मित्रांनो आपल्या channel वरती video आहेत बघा. trading वरचं premium feature कसं तुम्हाला हे video कुणी कुणी आपल्या volume profile चा video बघितला आहे का, धनवरीत एक Special indicator आहे, volume profile नावाचा. Already आपला त्यावरती video झालेला आहे, याच्याआधी. तुम्हाला शिकवलेलं आहे. त्या webinar मधून शिकवलं आहे तुम्हाला.

धनवरती जी सगळ्या भारीत Features आहेत ना ती stop loss चीच आहेत. okay तुम्हाला Chat box मध्ये link दिली आहे बघा. Chat box मध्ये link दिलीय त्या video ची volume profile च्या. volume profile ची link stop loss बरोबर दिलेली आहे. yes तुम्ही बघू शकता. okay